ताई, शिक्षणाचे महत्व ह्याबाद्दल थोडीशी माहिती हवी होती.

हो हो आपल्या सर्वांच्या जीवनात आजकाल ह्याला खुप महत्व आहे. शिक्षण आपल्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि शिक्षणाचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो. शिक्षणामुळे लोकांचा सामाजिक व कौटुंबिक आदर वाढतो.

आणि खूप महाग पण झालंय शिक्षण म्हणजे गरीब लोक जे आहेत ते खूप उच्चशिक्षण घेऊ नाही शकत आहेत सध्याच्या स्थितीत. हो आणि आधीच्या काळात शिक्षण खूप महाग होतं. आणि आता गरीब लोक जास्तीत जास्त बारावी पर्यंत शिक्षण प्राप्त करू शकतात.

आणि शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे.

शिक्षण व्यक्तीला जीवनात एक चांगला डॉक्टर, इंजिनियर

हो आणि आजच्या युगात, फार महत्व आहे शिक्षणाचे. आणि फार लोक शिक्षणापासून वंचीत राहिले. त्यामुळे शिक्षण करायला हवे व शिक्षणाचे महत्व समजून सांगायला पाहिजे. आजकाल खूप सोयी पण निघाल्या आहेत शिक्षणाच्या. आणि वयाची मर्यादा पण नाहीये म्हणजे कोणत्याही वयात आपण आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो.

अजून तुम्हाला काय वाटतंय म्हणजे काय हे झालेलं आहे? म्हणजे काय बदल झालेला आहे आधीच्या शिक्षणांत आणि आताच्या शिक्षणात? म्हणजे आधी कॉम्प्युटर नव्हते आता कॉम्प्युटर आले आहेत. आता आपण पीडीएफ बनवू शकतो. आता आपण पुस्तकाची आपल्याला गरज नाहीए सगळंच काही करता येत आहे म्हणजे आधी लोकांना पण इतकं समजत नव्हतं.

आधी मोजकेच विषय होते आता पर्यावरणविषयातही खूप शिक्षण दिलं जातं. भरपूर विषय आहेत. आणि शिक्षण कुठेही कामास येतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती असल्याशिवाय आपण ते काम पूर्ण पण करू शकत नाही ना. आपल्याला माहित असते की जुन्या लोकांना माहित नसतात काही गोष्टी.

आणि आता सरकारने पण भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे आता आपल्या ज्या माध्यमिक शाळा असतात म्हणजे जिल्हा परिषद किंवा अश्या वगैरे तर त्यांना सुविधा पण पुरवतेच पण ज्या आहेत तिथं खूप जास्त खर्च असतो म्हणजे श्रीमंतांचीच पोरं आपण शिक्षण घेऊ शकतात. आणि गरीब शिक्षण घेऊ शकत नाहीत. कारण खूप जास्त खर्च असतो.

आणि आता सगळीकडेच कॉम्प्युटरची सुविधा गव्हर्नमेंटने म्हणा किंवा सरकारने केलेली आहे.

हो हो स्कॉलरशिपमुळे पण आता गरीब लोकांना आधार होतोय.

आणि कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यानना काहीच कळत नाही अश्या विद्यार्थ्यांना पण आता सरकार खूप शिक्षण देत आहे आणि आधी पण जे जेव्हडी सुविधा नव्हती, म्हणजे जेंव्हा लाईट नव्हता तर चांगले चांगले लोक आपले किती शिकून मोठे झाले हे तर आपल्याला माहीतच आहे.

आणि तुमचा कुठला विषय आहे आवडता? तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? माझा आवडता विषय तर शिक्षणाचं हेच महत्वच आहे. नाही म्हणजे शाळेतला आपला विषय कुठला आहे? गणित? मराठी?

मराठी भाषेला आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. कारण आपली जी मातृभाषा आहे त्यालाच आपण महत्व दिलं पाहिजे

अजून आता भरपूर ठिकाणी शाळेत स्कुलबस चे म्हणजे शाळेच्या जे मुलं जे दूर राहतात त्यांना पण शाळेत जायला यायला सुविधा झालेली आहे. विद्यार्थ्यांना

आणि शिक्षणाकडूनच ते स्कुलबस चे पैसे वैगेरे कलेक्ट करूँ मुलांना आणतात जमा करून ठेऊ शकतात आणि शिक्षणामध्ये पण आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये पण आता भरपूर बदल झाला आहे कारण आधीचं शिक्षण म्हणजे साधं सुध होतं. आपण पाटीवर आणि फळ्यावर शिकत होतो. आता सगळं कॉम्प्युटर द्वारे मोबाईल द्वारेच आपण शिक्षण घेत आहोत. आता आपल्याला वह्यांची पण गरज नाहीए.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

म्हणजे नागरिकाला शिक्षण घेण्याची संधी मिळेल असं सरकार प्रयत्न करत राहते नेहमी.